कारण त्या वया मध्ये नकडत्या वया मध्ये एकतर तिला तिच्या वाढीची आवश्यकता असते. तिला तिच्या पोषणाची आवश्यकता असते आणि तिचे शरीर आणि मन हे दोन्ही गोष्टी बाळाच्या जन्मासाठी सक्षम झालेले नसतात. म्हणून शक्यतो मुलीचे लग्न हे योग्य वयात म्हणजे वीस वर्षाच्या नंतर करावे. गरोदर पणा मध्ये आई ची नीट काळजी घेतली गेली पाहिजे. तिला पुरेशी विश्रांती मिळाली पाहिजे. पुरेसा सकत आहार मिळाला पाहिजे. त्यासाठी शासनातर्फे अंगणवाड्यांमध्ये बरोबर महिलां साठी पोषण आहार दिला जातो.

अ खासगी किंवा सरकारी रुग्णालयांमध्ये आह बाळंपण केलं गेलं पाहिजे. त्यामुळे आई ला आणि बाळाला आवश्यक असलेली वैद्यकीय मदत करीत मीळते बाळा च्या जन्मानंतर लगेच बाळाला. आई च्या चिका चे दूध म्हणजे जे पहिल्या दूध असतं, ते दिलं गेलं पाहिजे. त्या दुधा मध्ये रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड प्रमाणात असते. ते जर दिलं गेलं नाही तर मग बाळाला आह काय म्हणायच आता? immunity ज्याला म्हणतो रोगप्रतिकारक शक्ती बाळाची कमी होऊ शकते म्हणून ते घ्यायचं टाळयाच नाही ते दिलं गेलंच पाहिजे तसं सुरुवातीला. दिवसा तून आठ ते दहा वेळेला बाळाला स्तनपान दिलं गेलं पाहिजे सहा महिन्यां पर्यंत बाळ हे आईच्या दुधा वरच त्याचं पोषण अवलंबून असतो. सहा महिन्या पर्यंत त्याला बाहेरचा कुठलाही आहार द्यायचा नसतो त्या बाळाला त्याच्या मुळे अपाय होऊ शकतो. त्यामुळे काय करायच बाळाला नियमितपणे सहा महिन्याचं बाळ होईपर्यंत मात्र त्याला पोषण आहार म्हणजे आई दुधाचं असतं हे लक्षात ठेवायच सहा महिनेते एक वर्षांपर्यंत बाळाच्या गरजेनुसार आपण पूरक आहार सुरू करू शकतो. त्याच्या मध्ये विविधता खिवि म्हणजे गोड पदार्थ खिवि पातळसर त्या त्याला गिळता येतील अशा त्यांच्या आपण वापर करायचा असतो. त्या खिवींचा वापर त्याच्या नंतर खिमट म्हणजे भाता ची पेंड, मऊ भात असं सगळं आपण त्याला द्यायचं असतं. पालेभाज्यांचं सूप तयार करून देऊ शकतो. त्याचानंतर डाळी चं पाणी देऊ शकतो. त्याच्या मुळे त्याच्या आह शरीराला आवश्यक असलेले सर्व घटक बाळाला मिळतील. त्याचबरोबर बाळाच्या आहारा मध्ये गुळाचा वापर करावा. गुळा चा वापर कशासाठी करायचा असतो तर गुळा मुळे एकतर खनिज पण मिळतात गुळामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुळा मध्ये iron म्हणजे लोहा चे प्रमाण जास्त असतं. त्यामुळे बाळाला गुल द्यावा तो पचायला सोपा आणि चांगला असतो आह त्याच्या नंतर जेव्हा बाळ वाढत असतो त्या वेळेला बाळाच्या आजूबाजूचा परिसर

बाळ दोन वर्षांचे होईपर्यंत त्याचं पूर्ण लसीकरण हे झालंच पाहिजे. बाळाला नियमित घरी शिजवलेले ताजे अन्नच दिले गेले पाहिजे. बाळ आजारी असेल तर त्याला त्वरीत डॉक्टरां कडे न्याचं आणि योग्य उपचार करायचे घरच्यां बरोबर बाळा बरोबरच घरच्यांनी बाळाच्या आईचीही तितकीच काळजी घेणं आवश्यक असतं आणि नेहमी लक्षात ठेवा. आई जर व्यवस्थित असेल आई कुठला ही ताणतणावाखाली नसेल तर ती बाळाची योग्य रीतीने काळजी घेऊ शकते. तिचे आहार संतुलित असन तितकंच गरजेचं असतं. कारण बारा दोन वर्षांचे होईपर्यंत आईच्या दुधा वरती सुद्धा अवलंबून असतो. त्याला अधून मधून आईचा आह दूध हे दिलं गेलचं पाहिजे आणि त्या दुधा वरतीच त्याची वाढ होत असते आहे आणि आता असं म्हणेल की बाळ सुदृढ असेल तसं समाज सुदृढ जन्माला येईल. आणि त्याची काळजी समाज सुदृढ व्हावा यासाठी काळजी आपण घेतली पाहिजे. निरोगी राहण्यासाठी आवश्यक असलेला संतुलित आहार घेतला तर आपल्याला कोणताही उपोषणाचा आजार किंवा विकार होणार नाही. म्हणजेच काय? तर म्हणजे संतुलित आहार ही कुपोषणमुक्ती ची गुरुकिल्ली आहे. आज आपण म्हटलं पाहिजे. धन्यवाद.

हो माझ झाल जेवण काय चालय आणखी काही नाही बघ निवांत आत्ताच बाळाला झोपवलं आणि बसले होते तेवढ्यात तुझा फोन आला म्हटलं बघावं काय म्हणतेस काही नाही ग मला चौकशी करायची होती KYC ची आता KYC खूप चालय ना आता कुठे कुटे आणि कस कस KYC आणि KYC मध्ये अस पण झालय ना आता कि KYC नाही केल त खात फ्रीज होईल बंद होईल या सगळ्या गोंधळामुळेच मुलीला विचाराव म्हटला आरतीला माहिती सगळ बँकिंग क्षेत्रातलं चांगलं नॉलेज आहे तुला त्याच्यामुळे तुला असे विचारावं म्हणून मी तुला फोन केला किंवा KYC आणि KYC कधी करायचं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

आणि तिथे KYC अपडेटींग चा फॉर्म मिळतो तो फॉर्म घ्यायचा त्याच्यावरती ते अटॅच करायचं आणि मग कुठे द्यायचं आणि तिथे दिल्यानंतर पण आपल्याला ना थंब वगैरे घेतात. याक्कचुली हे का घेतात कारण की आता भरपूर लोक कोविड मुळे वगैर म्हणजे एक्सपायर झालेत हयात नाहीये त्यामुळे त्यांचा अकाउंट कोण ऑपरेट करता ये तेच आहे तेच आहेत की दुसरे कोणी करते कारण की तो ऑनलाइन आप मुळे ना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

असं नाहीये काही वेळेस काय होते ते अकाउंट चालू आहे आपलं रोज मी बँकेत जाते दोन तीन दिवसातन पैसे भरते मग तिथ सुद्धा KYC अपडेट करायचं किवा काढते पैसे कधी मग dd काढायला जाते असो असताना मग आपण तिथे सुद्धा KYC अपडेट करायचं कारण त्यांनी मला कधी म्हटलं नाहीये की तुम्ही KYC अपडेट करा आणि त्यांच्याशी म्हणाले की तुम्ही हो तुम्ही दर म्हीन्यातन चार वेळा येतातच अं अं बँकेमध्ये त तुमची काही गरज नाही आहे अस त्याच म्हणन अकाउंट ऍक्टिव्ह असेल ना तर KYC आता ते ओळखीचे म्हटल्यानंतर ना ते स्वतः तिथे KYC अपडेट टाकू शकतात

मग त्यासाठी KYC करावी लागते इंटरनॅशनल किंवा दुसऱ्या कुठल्या नॅशनल तिथे बँकेमध्ये गेलीस ना तू रोजगार जाऊ नकोस तुला केवायसी अपडेट करणे गरजेचे आहे कारण की तू हायात आहेस की नाही हे बँकेला कळतच नाही नाही आता कसं होतं जस बँक ऑफ महाराष्ट्र माझा अकाउंट तर त्यांनी मी एकदा म्हणजे अकाउंट दोन हजार पंधरा मध्ये माझा अकाउंट ओपन केल्यानंतर दोन हजार अठरा ला एकदा KYC अपडेट केले आणि त्याच्यानंतर नाही केलं मी म्हनजे आता खर सांगते त्यांना मी विचारल होत एखदा त्यांनी मला मध्ये त्यांनी मला म्हटल होत कि तुमची अधारची एक झेरोक्स दया आणि प्यान ची असेल ध्या नाही राहू दया प्यान नंबर त लगेच देत होतो आणि सही करून दया तुम्ही, तेवढच मी दिल होत त्यांना आणि फोर्म पण नव्हता घेतला त्यांनी भरून बस त्या म्हणे झाल म्हणे करून घेतल म्हणे आम्ही आ याक्तिववेट किवा KYC अपडेट करून घेतले म्हणे आम्ही तुमच

आणि नंतर प्रिंट काढून परत गोडाऊनला टाकतात असं करतात म्हणजे डिजिटल पण प्रिंट असते म्हणजे हार्ड कॉपी पण असते आणि सॉफ्ट कॉपी पण ठेवतात KYC ची असं करतात कारण की कधी कधी कसं होतं कि अकाउंटला पैसे भरपूर असतात अकाउंटचा युज जास्त होतो पण एक्चुअल मध्ये जसा अकाउंट आहे त्यालाच माहित नसतं की त्याच्या अकाउंट मध्ये काय उलाढाल होती आहे ते किवा मग कधी कधी कसं होतं की तू एक्सपायर झालेला असतो आणि त्यांचा मुलगा किंवा मुलगी असं कोणी ना कोणी तरी घरातले नातेवाईक अकाउंट युज करत असतात पण बँकेला असं वाटत असतं की जो पर्सन आहे तोच अकाउंट युज करतोय असं होतं मते तसं होऊ नये किंवा कोणाला मिस यु जाऊ नये त्याचा पैशांचा वगैरे त्यासाठी केवायसी करून घ्यावी लागत आनि एक म्हणजे बर आहे मला या गोष्टीचा खूप म्हणजे बरं वाटतं की बा माणसं पैशासाठी काहीही करू शकतात मध्ये केवायसी मुळे त्याच्यावर थोडं बंधन येत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 की आपण जाऊन तिथे सांगायचं त्यांना की आहे असं आहे आमची डॉक्युमेंट्स हे घ्या आणि हे अपडेट करून द्या हा आता मला दुसरा विचारच होत माझ डिस्ट्रिक्ट कोऑफरेटीव बँकेमध्ये अकावुंट आहे की आपण जाऊन तिथे सांगायचं त्यांना की आहे असं आहे आमची डॉक्युमेंट ते हे घ्या आणि हे अपडेट करून द्या आणि ते अकाउंट माझ्या मते पंच वीस वर्षांपूर्वी असल जेव्हा मी पंधरा वर्षाच असेल आता आपण बोललो की शाळेत अकाउंट लागतं मग शाळेत अकाउंट का लागत मुलांना आता इथे समग्र आयडी लागतो जस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 आणि त्याच्यानुसार ते मुलांचा आधार कार्ड आणि ते सगळं सगळं चेक केलं जात ते समग्र आय डी वरती आपलं नाव आपला आधार कार्ड असतं मुलांचे नाव मुलांचा आधार कार्ड समग्र आयडी म्हणजे थोडक्यामध्ये तुमचं नगरपालिकेमध्ये किंवा महानगरपालिकेत तुमचे रजिस्ट्रेशन असतात ते की तुमचं नाव आहे आणि तुमची दोन मुले ही सगळं रजिस्टर आपण जसं जन्मतारखेचा दाखला कसा घेतो

त तसा प्रकार असत तिथे जेव्हा त्यांनी मला विचारलं कि अकावूंट म्हटल ठीक आह मग तेव्हा मी त्यांना विचारल तर ते मला म्हटले की तुम्ही मुलांच्या अकाउंट उघडू शकतात म्हणे कारण की मुलांना नंतर स्कॉलरशिप येणार किंवा प्राइजेस येणार तर मग त्यांना आम्ही कॅश नाहीं देत आम्ही सगळ त्यांना त्यांच्या अकाउंट मध्ये देत तर मग म्हटल म्हणते KYC वगेरे म्हणे ते काही नाही जस तुमच होत्त तस च आहे मला दुसरा असा प्रश्न होता माझ पंधरा वर्षाच्या वयात म्हणजे जेव्हा मी आम्हाला सातवीची स्कॉलरशिप मिळाली सातवीची कि आठवीची तेव्हा काय आपल्याकडे महाराष्ट्रात पाचवी आणि सातवीच्या दोन स्कॉलरशिप होत्या न चौथी आणि सातवी त तेव्हा त्या काळामध्ये ते अकाउंट खोलल होत

आणि मग तिथे नंतर वडिलांनी तिथे पन्नास हजाराची fd केली मध्ये ती पणास हजाराची fd व्याज माझ्या अकाउंटला जमा व्हायचं fd तशीच होती मग काही दिवसांनी आम्ही वडिलांनी fd पण काढून टाकली आणि आता मध्ये जाऊन मग आम्ही दोघी बहिणींनी माझ्या मोठ्या बहिणीचे पण होतं तर तिने पण आठ एक हजार निघाले मी पण आठ एक हजार निघालेत आम्ही ते पैसे काढून घेतले आणि अकावूंट तसच सोडून दिल

अं पन्नास पावले एवढे जवळ आहे मला असं वाटतं काही असं आपल्याला असं वाटलं तिथे टाकावं किंवा काय किंवा चालू ठेवायचा असेल तर मग तिथे पण जाऊ KYC अपडेट करायची का? हो आता किती दिवस झाले तू अकाउंट वरती व्यवहार नाही केलेस

मग एक काम करना तिथे जाऊन तू स्वतःलाग ना तिथे आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन जायचं ओरिजनल आणि झेरॉक् आणि ते एकदा अपडेट करून घ्यायचं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

आता काही आम्ही सरकारी योजनेत काही केले होते भाग घेतला होता त्याचे ते पैसे घेऊन त्या अकाउंटला गेलेत आणि जेव्हा सर्च केलं ना माझे पैसे कुठे गेले तर तिथे आले होते डीस्त्रिक्त को ओप्रेटीव बँक आणि हा हा खाते नंबर आणि खाते नंबर मला पाठ आहे म्हणजे काही असो पहिल्या अकाउंटला खाते नंबर असा तोंडपाठ आहे मला आणि मग ते त्या बॅंकेत गेले आईला म्हटल आई मला म्हणे आता चेक कस करू म्हटल काही नाही तू तिथ जा आणि पाचशे रुपये भर आणि पुस्तक लिहून आन. पुढचं बघू काढायच्या वेळेस किंवा आता दोन-तीन दिवसांनी किंवा मी मध्ये आले तर मग मी

स KYC अपडेट करेल किवा मग आई च जावून आता डाकूमेंट तर देवून येणार आहे पॅन कार्ड आणि हेच देवून येणार आहे आता जावून मी सही केलेलं प्यान कार्ड आणि सही केलेलं आधार कार्ड तिथे ठेवलेले आह म्हटल तुम्ही जाऊन देऊया पुढचं बघू म्हटलं ते साहेबांची आता ते काय झालं

आणि कस ऑनलाइन वगैरे काय यांप वगैरे आहेत नाही ग त्याचे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह त्याचे माहिती मोबाईल नंबर सुद्धा कनेक्टेड नाहीये किंवा त्याचे बुक सुद्धा नाहीये असं विशेष म्हणजे मला इतका विशेष वाटत

त्यामुळे असं अकाउंटला अकाउंट नंबर किंवा त्या मोबाईल अपडेट करायचा किंवा काय काही नाही पुस्तक घ्यायचं जायचं तिथन स्लीप घ्यायची पैसे टाकायचे असतील तर पैसे भरायची स्लीप पैसे काढायचे असतील तर पैसे टाकायची स्लीप एवढं करायचं नाही जायचं बस दुसरं काहीही नाही करायच म्हणजे कधी कधी

हो आणि मग इतकं आणि मला माझ्या आवडीची बँक होती कारण तिथे आहे ना तिथे मोठी बँक आहे चार मजली बँकेच्या मधली आणि त्याच्यामध्ये असं होतं की इतकं छान म्हणजे पटकन गेलं की पटकन सेवा असायची म्हणजे अस काही हेच नाही त्याच्या, मध्ये

पटकन आपण स्लीप भरून दिली कि टोकन देणार टोकन दिली कि दहाव्या मिनिटाला त्यांचा आवाज येणार तो टोकन नबर आहे न आपला घेतले पैसे कि चाललो पैशे भरायच्या पण लाईनीत खूप मोठी लाईन नसते ते भरले कि चाललो मग ते अस त्याच्यामुळ तिथे जास्त आपण अस ना मी चेक बुक कधी घेतल न आईन कधी विचार केला कि चेक बुक घ्यायला पाहिज किवा काय किवा काय अस काहीच नाही आणि मोबाईल नबर तर खरी माझी चूक झाली इतक्या वेळा मी गेले मी अपडेट करायला पाहिजे होता मोबाईल नंबर मोबाईल नंबर अपडेट केला असतास ना तर तुला मेसेज आला असता तुझ्या आता काही योजने चे पैसे आलेत त्याचा

मोबाईल नंबर अपडेट असला ना की केवायसी किती दिवसांनी करायची किंवा केवायसी ची गरज आहे की नाही त्याचा मेसेज पण येतो ना आताही तुला रिमाइंडर आहे की बाबा पण केवायसी यावर्षी केले की यावर

तर तुमच खात फ्रीज होवू शकत मग या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात त्याच्यामुळ मला आता कळायलय किती ठेवायची का गरजेचे आपल्याला आपल्या स्वतःला पण अपडेट राहण्यासाठी गरजेच आहे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

लोक पण जास्त झाली लोकसंख्या पण जास्त झाली मग त्याचे प्रत्येकाला ओळखणे शक्य नाहीये त्याच्यामुळे KYC आपल्याला सगळं खातो म्हणजे पॅन कार्ड आधार कार्ड आणि मोबाईल नंबर एक मेकांशी लिंक पण असता आणि दुसरे म्हणजे फसवणुकीचा काही चान्स नाहीये KYC मूळ हो ते पण आहेत अजिबात फसवा फसवीची काही व्यवहार होत नाहीत म्हणजे बरीच मूल फसवली जातात ना रे सगळ्या गोष्टींनी बऱ्याच गोष्ट असतात लोकांना आणि सिनियर सिटीझन पण त्यांना पण जास्त यातली माहिती नसते सिनियर सिटीझन काय करतात की कोणापाशी तरी स्लिप घेऊन जाणार आणि म्हणणारे बाळा एवढे स्लीप लिहून दे त्याच्यावरती पैसे टाकून दे आणि मग ते घेऊन तसाच पुढे जाणार त्याच्यावर किती पैसे टाकलेत काय टाकले सिनियर सिटीझन वाल्यांना पहिले का तेवढे शिक्षण नव्हतं त्यामुळे त्यांना एवढं कळायचं नाही मग तिथे काय अंगठा लावतात ते त्यांना सही पण नसते मग पैसे काढून मग ज्यांनी स्लीप भरले आहे त्याच्याकडेच परत जाणार बाळा आहे तर बँकेतले पैसे जरा मोजून दाखव मग त्याने एखाद दुसरी नोट त्यातली काढून घेतलेली पण त्यांना कळत नाही असं होतं मग त्यासाठी ते KYC केलं ना

हो म्हणजे खर तर खूप गरजेचे KYC आता आजच्या जमान्यांमध्ये KYC खूप गरजेची गोष्ट म्हणजे आणि सगळ्यांना समजलं पण पाहिजे KYC चे महत्व असं नाही तू मी किंवा आणखी कोणी दुसऱ्या लोकांना सुद्धा समजलं पाहिजे की KYC केलं पाहिजे.

असंच आमचे यांचे एकदम परफेक्ट काम असते दरवर्षी आपलं ते जाऊन आणि फोटो पण देतात हे त ते म्हणतात फोटो पण घ्या आमच्या चेहरा बदलू शकतो वेळे वेळेवर मला हसायला येते या सगळ्या गोष्टी म्हणे नाही नाही कदाचित बँकेत गेल्यानंतर तुम्हाला ओळखलं पाहिजे त्यांनी

हो आणि त्याच्यामागे सही चा पण होतो माहत आहे परत KYC याच्यासाठी सुद्धा गरजेचे आहे की जसं जस आपण matured होत जातो तशी तशी आपली सही बदलत जाते. आपण मग ते सगळ अपडेट राहण्यासाठी KYC खूप गरजेच आहे. आणि KYC नसेल तर मग ह्या पण गोष्टी होऊ शकतात की आपण पाहिलेच नाही अकाउंट आपल्या अकाउंट मध्ये पैसे काढून दिलेत आपल्याला माहित नाही मग तेच ना तेच सांगते ना मी KYC म्हणजे काय आधार कार्ड पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर अपडेट करणे चुकून जर कोणी दुसऱ्या कोणी पैसे काढून घेतले तर आपल्या अकाउंटला मेसेज येतो की तुमच्या अकाउंट मधून पैसे काढलेत किंवा तुमच्याकडे मध्ये पैसे भरलेत. मग ते मोबाईल आपल्यापाशी आहे नंबर जर आपण बँकेत attched केलं तरच आपल्याला कळत नाही otherwise आपल्या अकाउंटला कोण हात लावते ते आपल्याला कळतच नाही ना आपण रोज रोज त बॅंकेत जावून बसत नाही न.

हो म्हणजे ते खूप महत्त्वाचं ना ग आपल्याला आपणच आपल्या बँकेचे

ते सगळे मेसेज आपल्याला कधी येतील जर आपलं KYC अपडेट असेल तर आपला मोबाईल नंबर Link असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला येतील नाहीतर आपल्याला या गोष्टी येणार नाही म्हणजे म्हणजे केवा थोडक्यात बोलायचं झालं तर.

चल मग चालेल मग ठेवू मग

Bye आफताबच्या narko test ला दिल्ली न्यायालयाची परवानगी पोलीस करणार crime scene recreation कोठडीत वाढ नवी दिल्ली

पोलिसांनी narco test साठी परवानगी मागितली होती. या test मुळे पोलिसांना या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यास मदत होईल आफताबच्या flat वर आढळलेले रक्ताचे नमुने तपासण्यासाठी पाठविले आहे. ते मानवी रक्त असल्याचे निष्पन्न झाल्यास श्रद्धाच्या वडिलांनी DNA चाचणी करण्यात येईल. पुनावाला याने कथील तीर्थरित्या श्रद्धा वालकराचा गळा दाबून खून केला व तिच्या मृतदेहाचे पस्तीस तुकडे करुन ते एक एक करुन शहराच्या अनेक भागात फेकून दिले असा आरोप आहे. आफताब आफताबला फाशी द्या doctor नीलम गोरे. श्रद्धा वालकर वय सत्तावीस तिच्या कुटूंबाची विधानपरिषद उपसभापती doctor नीलम गोरे यांनी गुरुवारी दुपारी भेट घेतली दरम्यान कोर्टात लव कोर्टात लवकरात लवकर खटला चालवून आरोपीला फाशी झाली पाहिजेअशी मागणी त्यांनी केली. यावेळी श्रद्धाचे वडील पहिल्यांदा media समोर आले. पण त्यांनी या प्रकरणावर मला काही बोलायचे नसून media पासून मी लांब बरा आहे असं उपस्थित पत्रकारांना सांगितले. मंदिरासारखा cake कापला कमलनाथ यांच्यावर टीका. काँग्रेसचे मध्यप्रदेश अध्यक्ष कमलनाथ यांच्या cake कापण्याच्या छोट्या कृतीने मोठा वाद निर्माण झाला असून कमलनाथ यांनी सनातन धर्माचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला आहे. कमलनाथ यांचा वाढदिवस अठरा नवंबर ला आहे. परंतु काही समर्थकांनी त्यांच्या दौऱ्याचे निमित्त साधून सोमवारी चार दिवस आधीच त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी मंदिराच्या आकाराचा cake बनविला होता त्या cake वर icing म्हणून हनुमानाची प्रतिमा कोरली होती. हा video viral झाल्यानंतर लोकांच्या धार्मिक भावनांचा जराही आदर नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे. प्रेमवेड्या अभियंत्याने मंत्रालयात मारली उडी. प्रेयसीच्या आत्महत्येने झाला मनोरुग्ण. DIPLOMA करुन ENGINEER बनला नंतर प्राध्यापक झाला, मग दूध डेअरीचा chairman झाला यातच तो तरुण एका मुलीच्या प्रेमात पडला. मात्र तिने आत्महत्या केली. प्रेयसीच्या आत्महत्येच्या धक्क्याने, हा रुग्ण हा मनोरुग्ण झाला. तेव्हापासून तो आपल्या प्रेयसीवर अत्याचार झाला असून आरोपीना अटक करावी अशी मागणी करत भटकत आहे. गुरुवारी याच तरुणाने मंत्रालयात सहाव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयन्त केला. अष्टी तालुक्यातील परगाव जोगेश्वरी येथील बापूनारायण मोकाशे असे या तरुणाचे नाव आहे. मुझंबा स्तीवर्गातून हा एकटा राहतो बारावी नंतर ENGINEERING DIPLOMA केला पुण्यात अभियंता म्हणून नोकरी केली. तेथून टाकळी धोकेश्वर आणि जामखेड येथे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. दूध डेअरीचा chairman ही झाला. याच दरम्यान त्याला त्याचा एका मुलीवर जीव जडला. दोघेही नगरामध्ये राहत होते, परंतु त्याच्या प्रेयसीने आत्महत्या केली. त्याचा धक्का सहन न झाल्याने त्याच्या डोक्यावर परिणाम झाला.

माजी मुख्यमंत्र्यांनाही चार पत्रे लिहिली पण बापूने उडी मारली पण सुरक्षा जाळीमुळे तो बचावला. त्यानंतर त्याने आरडाओरडा सुरु केला. माझ्या प्रेयसीवर बलात्कार झाला, तिने आत्महत्या केली याबाबत माजी मुख्यमंत्र्यांनाही चार पत्रे लिहिली मात्र कोणीही दखल घेतली नाही असे त्याचे म्हणणे आहे. चार दिवसांपासून गायब बापू मागील चार दिवसांपासून गायब असल्याचे त्याच्या गावकऱ्यांनी सांगितले. कुटूंबातील इतर सदस्यांनाही त्याने काहीच सांगितले नव्हते. तो गावात एकटाच फिरायचा, एकटाच बसायचा. प्रेमभंग झाल्याचे त्यात बोलवून. दाखवायचा OBC आरक्षणावर अठ्ठावीसला सुनावणी, नवी दिल्ली. राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व त्यातील OBC आरक्षणाच्या संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात आता येत्या अठ्ठावीस नवंबर सुनावणी होणार आहे. तोपर्यंत स्वतः व संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेवर असलेला सबना देश कायम राहणार आहे. राज्यातील ब्यानव्व नगर पालिकांमधील OBC आरक्षण तसेच महानगरपालिका, जिल्हापरिषद व नगरपालिकेंच्या निवडणुका OBC आरक्षणासह घेण्यासाठी

किमान कोहली व न्याचे बीपीपकार्डीवाला यांच्या खंडपीठा समोर आज सुनावणी झाली. याचीका याचिकाकर्त्याच्या वतीने वकील देवदत्त कालोडकर यांनी याचे कथातडीने सुना सुनावणीसाठी घ्यावी अशी विनंती केली. यावर सरन्यायाधीशानीही याचिका अठ्ठावीस नोव्हेंबरला घेण्यात येईल असे म्हंटले. येत्या अठ्ठावीस नवंबरला हि याचिका प्राध्यान्याने घेण्यात येईल, असेही सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले. ED प्रामुख्याने तिसऱ्यांदा एक वर्षाची मुदतवाढ. अंमलबजावणी संचालया संचालया संचालनाचे संचालनाचे प्रमुख संजय कुमार मिश्रा यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचा कार्यकाळ वाढला जाण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. मिश्रा यांनी एकोणीस नवंबर दोन हजार अठरा रोजी ED चे संचालक म्हणून नियुक्ती केली होती. ED च्या संचालकांचा दोन वर्षांचा कार्यकाळ असतो त्यामुळे त्यांचा सर्व कार्यकाळ एकोणीस नवंबर दोन हजार वीस रोजी संपणार होता. मात्र सरकारने तत्पूर्वी तेवीस नोव्हेंबर दोन हजार वीसला आदेश काढून पूर्वलक्षी भा प्रभावाने त्यांच्या नियुक्तीपत्रात बदल करत कार्यकाळ दोन ऐवजी तीन वर्ष केला. त्यानंतर सरकारने गेल्यावर्षी अध्य अध्यादेश आणून

त्यानंतर आज त्यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली. मंत्रिमंडळाच्या नियुक्त समितीने संजयकुमार मिश्रा यांना अंमलबजावणी संचालयानास संचालक म्हणून अठरा नोव्हेंबर दोन हजार बावीस नंतर एका वर्षाच्या कालावधीसाठी म्हणजे अठरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत किव्हा पुढील आदेशापर्यंत त्यापैकी जे आधी असेल

नवे काहीतरी जिज्ञासेने जाणून घेता येते. शिक्षण घेऊन पुढील आयुष्याची स्वप्न रंगवण्याचे काम म्हणजे बालपण, पण घरात अठराविश्वे दारिद्र्य, वाढती महागाई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 प्रशासनाच्या वतीने दरवर्षी बालमजुरांची सुटका होत असते, असे दाखवण्यात येते तरीही ती केवळ बालमजुरी विरोधी दिनापूर्तीच मर्यादित असल्याचे नुकत्याच घडलेल्या घटनेतून समोर आले आहे.

सुटका करण्यात आली. एक-दोन नव्हे तर, तब्ब्ल एकोणीस अल्पवयीन मुलांना वेठीस धरण्यात आले होते. railway police आणि प्रथम स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने, या सगळ्या मुलांना पुन्हा त्यांच्या घरली घरी पाठवले जाणार आहे. या मुलांच्या पालकानेंच, त्यांना ठेकेदाराच्या स्वाधीन केले हे उघड आहे. बालमजुरीला कायद्याने बंदी आहे. बालमजुरी रोखण्यासाठीचे सुद्धा कायदे आहेत, पण त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यानेच, अनेक मुलांना खेळायच्या वयात कामाला जुंपले जाते. बालमजुरी हि अनेकदा घरातल्या बेताच्याच परिस्थितीतुनही लादण्यात येते, यातील सामाजिक दृष्टिकोण हि त्यानुसार पाहणे गरजेचे आहे. दरवर्षी मोठ्या संख्येत येणारे बालमजूर,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 असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर आपल्याकडे वरवरची मलमपट्टी करण्यात येते, नाही का? नेमक्या दुखण्यावर रामबाण उपाय शोधले जातात का? घरात अठरा विश्व दारिद्र्य असते, अशातच मिळेल ते काम करण्याशिवाय त्यांच्याकडेही देखील काही पर्याय उरत नाही. त्यामुळेच पुन्हा त्याच त्या दुष्टचक्रात ते अडकतात, मुंबई असो ठाणे यांसारख्या शहरात मिळेल ती कामे करत ही मुलं दिवस ढकलत असतात. मुंबईत चर्मकार व्यवसायात बालकामगार दिसतात, जरीकाम करतानाही लहान मुले आढळतात, ठाण्यात station परिसर, लघु उद्योगांमध्ये, तसेच भंगार, plastic आणि कागद गोळा करणाऱ्या मुलांची मजुरी सुरू राहते. ही कामे करून घेणारे त्यांना पुरेसा पैसाही देत नाहीत. त्यामुळे अनेकदा त्यांची उपासमारही होत असते. या टोळींच्या म्होरक्यांपर्यंत पोहचवणे police ना व सरकारला अशक्य नाही.

असं गोळा करण्याचे काम वेगवेगळ्या विभागात करतात. सकाळी सात वाजता पुन्हा सगळे कुटुंब एकत्र येते. भंगार, कागद आणि plastic वेचून वेगळे करून विकले जाते, त्यातून त्या कुटुंबाची दिवसाची चूल पेटते.

यामुळे बालमजुरी करून गावाला पैसे पाठवणारी ही मुलं तासनतास राबत असतात. परंतु आपल्याला त्याचे काय, महिनाअखेरीस फार थोडी रक्कम गावाला पोहचते.

कारण आपण सध्या फक्त आपला स्वतःचा विचार, स्वतःची कामं याकडेच आपला पूर्ण दृष्टिकोन असतो, त्यामुळे आपल्याला ह्या मुलांचा नक्कीच विसर पडून जातो आणि हि मुलं काय हो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 पण असे होते का? नाही, अनेक कायदे आले, सुविधा केल्या गेल्या, व्यवस्था केल्या गेल्या, भारत सरकारचे कायदे, महाराष्ट्र सरकारचे कायदे किंवा इतर सरकारचे कायदे असो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 आपल्याला शांत राहून सगळं समोर चाललेलं चित्र बघण्यात, आपण आपल्याला सुखी मानतो. हो न? अठरा विश्व दारिद्र्य काय असते? हे आपल्याला कसे कळणार आणि त्यामुळेच,

उदारणार्थ मुंबई, ठाणे, दिल्ली, कोलकत्ता इथे अनेक बालकामगार आणले जातात, हे बालकामगार येतात कोठून उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगढ, झारखंड जिथे फार गरिबी आहे, तिथून येतात आणि मग त्यांच्या त्यांला त्यांना त्या गोष्टींना आई-वडील देखील विरोध करत